त्या विद्यालयाच्या बाहेरचा कमानीचा तो फोटो --

चांगले चांगले ते मासे ते बाजूला कडतायेत --

त्यांचा टाइम अजून आलेला नाही सुंदर मैदानय खड्डे नाहीत कुठ काहीच नाहीत अस बसस्थानकासाठी ते मैदान आहे.

हा एखादा घरात आपण कार्यक्रम साजरा करतो तसा घरातला तो कार्यक्रमय त्याच्यामधले घरातले सहभागी झालेत.

बाहेर बऱ्याच गाड्या पार्किंगला उभ्या आहेत.

ट्रॉफीक चा फोटोय जिथे की लाल बल्ब लागलाय आणि ट्रॉफीक थांबलेलय बाजूला उड्डाणपूलय आहे.

त्या कार्यक्रमाची तयारी चालूय फुलाणी ते स्टेज सजवतोय त्या पायऱ्या सजवतोय.